तो आणि काही जर्मन, कोरियन, जपानी, स्पॅनिश आणि थाई देखील बोलतो तो बर्ड्स स्पेन्सर आणि त्याच्या चित्रपटांसाठी प्रेरणा मिळाली. स्टंट आणि स्क्रीन व्यक्तिमत्व चानने त्याच्या संपूर्ण चित्रपट कारकीर्दीत स्वतःची बहुतेक स्टंट केले आहेत. जे जॉकी चान स्टंट टीमने कोरिओग्राफ केले आहेत. संघाची स्थापना एकोणीसशे त्रेंशीमध्ये आली. चानने प्रत्येक सदस्याच्या शंका समजून घेतल्यामुळे नृत्य दिग्दर्शन सोपे करण्यासाठी त्याच्या त्यानंतरच्या सर्व चित्रपटांमध्ये त्याचा वापर केला आहे. चान आणि त्याची टीम त्याच्या चित्रपटातील इतर पात्रांनी केलेल्या अनेक स्टंट क्षेत्रातले चेहरे स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीस चान चे बाय यंग मास्टर आणि विशिष्टत्वाने ड्रॅगन लॉर्ड सारख्या चित्रपटांमध्ये स्टंट आकशन स्क्रीन सह प्रयोग करण्यास अह महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचे अं उत्तरे तील पहिल्या रुग्णांची नोंद अं अह ना पाच दु दो हजार वीस रोजी पुण्यात झाली. हा विषाणू प्रामुख्याने जवळच्या, संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे, किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुकीच्या तुषारामुळे लोकांमधे, पसरतो. हे थेंब अथवा तुषार, श्वासा श्वासाच्या अह दरम्यान देखील बाहेर पडून आजूबाजूच्या जमिनीवर किंवा पृष्ठभागावर पडतात व, अशा दुरु दूषित पृष्ठ भागाला अह हाताने स्पर्श करून आणि अह नंतर तूच, त्याच्या चेहऱ्याला अह न लावल्याने यांनी लोक संक्रमित होऊ शकतात. हे विषाणू बहात्तर, तासां पर्यंत हा दूषित पृष्ठ अह भागावर जिवंत राहू शकतात. लक्षणे दिसल्या अह अह नंतरच्या पहिल्या तीन दिवसात हा विषाणू सर्वात जास्त संपर्कात अं असतो. प परंतु रोगाची लक्षणे दिसण्या,

मानक पद्धत म्हणजे नाकातून घेतलेल्या नमु अह नमुन्यांनी real अं time अं result transaction length polymerase chain reaction RTPCR नावाची तपासणी होय. वारंवार साबणाने अह व्यवस्थित हात धुणे व इतरांशी शारिरीक अन अंतर राखणे, विशेषतः लक्षणे असणाऱ्या लोकांकडून खोकताना किंवा शिंकताना रुमालांच्या वापर करणे व अचानक शिंक आली असताना, व रुमाल जवळ नसल्यास कोपर तोंडावर धरून हातांच्या आतल्या बाजूला शिंकणे,

मदत होते. ज्यांना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे अन अथवा, सौम्य अं लक्षणे दिसत आहेत अन अशांना आणि त्याची काळजी घेणाऱ्या अथवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनी अन mask,

किंवा विशिष्ट उपचार नाहीत. फक्त रोगांच्या लक्षणांवर आधारित उपचार प्रतिकारशक्ती अह वाढवण्याचे उपाय दिलं की क कारण व काही प्रयोगात्मक उपाय या गोष्टीच्या उपाय, व उपचार म्हणून वापर केला जातो. जागतिक अन आरोग्य संघटनेने हा कोरोना virus रोग दो हजार, अह आज एकोणीस कोविड अह nineteen या उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे सांगत या, व उद्रेकाला जागतिक महामारी जाहीर केली आहे. कोविड nineteen नाव घोषित केले international committee of,

कोरोना अह virus रोग विषाणूचा संसर्ग झालेल्या ताप, खोकला, थकवा आणि श्वास लागणे अन अशी, Flue सारखी लक्षणे दिसू शकतात. श्वास घेण्यात अह अन अडचण, सतत छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव,

कारणे. अन हा रोग कसा पसरतो या बद्दलचे काही तपशील निश्चित केले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आणि अन अमेरिकेचे center of disease control and, Prevention या संस्थेच्या म्हणण्यानुसार हे विषाणू मूर मुक्त दोन व्यक्तींच्या जवळच्या, संपर्काच्या वेळी तसेच खोकला, शिंक, शिंका येणे, किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे, पसरतात. जवळच्या संपर्क अन म्हणजे एक अथवा तीन foot समजले जाते.

संशोधनात अन असे आढळलेले आहे कि खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर न केल्यास किंवा mask चा वापर न केल्यास,

हे विषाणू जवळच्या लोकांच्या तोंडात किंवा नाकात शिरतात. अन आणि,

व्यक्तीची संख्या हि दर छे ते सात दिवसांच्या अह दुप्पट होते आणि अह अन याचे मूलभूत,

होते. परंतु सात एप्रिल हजार वीस रोजी प्रकाशित झालेल्या अन अभ्यासानुसार वूहान अन मधील, साथीच्या सुरुवातीच्या काळात संक्रमित व्यक्तीची संख्या हि दर दोन point दोन ते तीन point तीन दिवसांनी, दुप्पट झाली होती. जेव्हा अह अन एखादी व्यक्ती व एखाद्या दूषित पृष्ठभागाला स्पर्श, केल्यानंतर त्याच हाताने डोळ्यांवर, नाकात किंवा तोंडाला स्पर्श करते तेव्हा अन अशा कृतीने ती व्यक्ती संक्रमित, अन होते. त्यास format transmission म्हणून ओळखले जाते.

हम्म तू कस आहे आता तब्येत गिब्येत अजून. हा भो मी चांगला आहे तू सांग ना हम्म हो पेपर आहे आता अं मजेत का

मी येतोय आता चार पाच दिवसात. लवकर ये. हम्म तेच म्हटलं त्या पोरी विचारायला लागल्या भाऊ कुठे आहे म्हणे आपल्या वरच्या अह म्हटलं भाऊ फक्त माझ्या साठी आहे मग तू काय म्हटलं तुमच्या साठी दुसरं रिलेशन लागत म्हटलं मग काय म्हणणार आहे? आर बापरे हो ना ते पण अजून हो ऑडिशन ला गेलो होतो जाऊ दे सांगायच्या काय त्या गोष्टी नंतर मग अजून काय चाललंय कॉलेज मध्ये फक्त प्रेसेंट राहा म्हणे. काहि तर असेल ना सांगाया सारखं राहा अबसेन्ट राहिले तर असं तस आता फर्स्ट इयर आलाय फर्स्ट इयर ला सांगितलं आहे कि भो कस करायचं फर्स्ट इयर च काही नाही आता एक्साम चालू आहे त्याची प्री फायनल ते पोर घाबरलेला आहे सांगितलं त्याना कि एक्साम टेंशन नका घेऊ तेव्हा ते स्टडी वैगेरे कर म्हंटल. हम्म मग काल हम्म मी आणि मित्र सहज बा वॉशरूम ला गेलो

नाही आलं तर नाही आला मग काय झालं नाहीरे म्हणे फेल होईल असं तस घरच्यांना बोलावतील म्हणे म्हटलं नाहो हो टेंशन नको घेवूत म्हटलं. मग. म्हणे बर बर ठीक आहे म्हणे. हा मग काही ना एवढा विषय मिड टर्म चा आहे प्री फायनल त्याला कळायला पाहिजे ते हो ना हो ना. मिड टर्म अरे तो आवाज कश्याचा येऊन राहिला तो आवाज हा आवाज भाई एक मिनिट थांब. आवाज नको येऊ देऊ भाई त्याचा आवाज आला कि ते बरोबर नाही वाटतं ना

हा भाई. काय म्हटलं कारे अरे रेंज नव्हती येत काम नाही होणार अरे रेंज नाही आवाज म्हणून मी गच्चीवर आलो. आर ठी ठीक ट्रेनचा आवाज चार मिनिट झाले काही नाही बाकी आता काय तिकडे घरी कस आहे इकडे मेस च काही जमत नाही चार मिनिट झाली एक मिनिट हवं यार तू येत नाही इकडे काही नाही असं तर तिकडे आला असतो मी सध्या काय म्ह हेच ना आता सुट्ट्या संपल्या तिकडे यायचाविचार होता आलो होतो मी पण तू नहता घरी मी अत्तासुट्ट्या होत्या तेव्हा आला होतो मी बुलढाण्यात हम्म बुलढाण्यात आला होता का अरे लाज वाटते ना मग अरे दोन महिने फोन बंद होता सववीस मार्च पासून तर आता डायरेक्टआता सव्वीस मे पर्यंत फोनबंद होता आता जून लागला तेव्हा चालू झाला फोन केली फोन ची म्हणजे फोन सर्विसिंगला टाकला होता तेव्हा पॆसे पण नव्हते मग त्याच्यामुळे कस करावं काय करावं हम्म हम्म मग घरचे म्हणे ठीक आहे म्हणे करून टाक म्हणे नीट जास्त फोन नको वापरू पेपर आहे पुढच्या महिन्यात म्हणे ठीक आहे बरोबर मग काही नाही मोबाइल नीट केला आता वापरू लागलोय तेच जुना फोन चालू केला मग आता मोबाइल नीट करून पोक्को आहे रे पोक्को ओप्पो नाही ओप्पो नाही पोक्को पोक्को हा यार दुसरं घेऊन टा क रे दरश्या फोन भी आहे आपल्या कडे थोडं थांब तुला तेच संगत होतो जाऊ द्या करू ना आता हे तर होउदे एकेक गोष्टी होईल दरश्या आता हळूहळू काय म्हणतो बाकी काही नाही तू सांग बाकी बाकी काही नाही मजेत आहे बाकी मजेत का मग? उन्हाळा काय म्हणतो उन्हाळा लै गारिमी असेल तिकडे. हम्म लै गर्मी असेल तिकडे उन्हाळा काय म्हटलं नाही चांगलं आहे उन्हाळा नाही नाहीं ऊन आहे इकडे जास्त ऊन आहे म्हटलं ईकडे तेच म्हटलं इकडे पाऊस पडला होता परवा आहे ऊन आहे म्हटलं रे काय इकडे पाऊस पडला ऊन आहे म्हटलं इकडं हम्म म्हटलं तिकडे काय वातावरण आहे विचारावं नाही रे इकडे खूप कुठे ताण कुत्रे भुकु राहिले ना यार दहा मिनिट व्हायच्या पहिले कुत्रे भुकु राहिले मग काही टेंशन नाही किर्र्रर्र्र्र असा आवाज आलं होतं ब्र ते जाऊ दे पेपर झालं असत ते द्यायचा विचार चालू होता

फिरायला नाही रे इथे फार्महाउस करा ना तुम्हीच अरे सुट्टी घ्यायची आहे आपल्याला पेपर झाल्यावर बरोबर आहे हफ्ता भर काय थोडी फार्महाउस वर राहणार आहे तू हफ्त्याभर साठी म्हणू लागलं मी एक दोन दिवस सुट्टी असती तर राहिलो असतो फार्महाउस वरती अन कोण विचार चालू आहे रे आता मिड टर्म आहे मिड टर्म झाल्यावर आपले बॅकलॉग चे पेपर आहे बॅकलॉग पेपर झाल्यावर पाहिजे ना थोडासा रेफ्रेशमेंट आपल्या आप आपल्या मानाने मारायच्या सुट्ट्या असं म्हणत होत मी अप आपल्या मानाने जायचं नाहीतर मग काय करू पेपर झालं का समझ तिकडे नाही जण झाला का समझा कॅन्सल जर केलं

काढत काढता यावेळेस काढतात नाही काढत मॅडम हम्म आता या वेळे कस गॅथेरिन्ग झाली. प्रोग्रॅम झाला परत व्हॅकेशनं पण दिले या वेळेस म्हटल्यावर मग त्या हिशोबाने तर मग कस आहे गरम आहे हाथोडा आहे तर घ्या मारून हवं यार पण जास्त अति केलं ना अति होऊन जाते ना अति केले तर प्रेमाने सांगावं लागत मॅडम ला म्हणजे कास आपल्या बजेट बसलं गेलं पाहिजे करते रे तू टेंशन नको घेऊ पोर कॉन्ट्री नाही करत ना करता. होते होते काही अडचण नाही. झालं तर पाहिजे यार अरे पोर पैसे देता भो फक्त कस चांगली ट्रिप पाहिजे दूर दूर जायला तिकडे कमीत कमी एक हफ्ता जायला जायला पाहिजे माहिती आहे असं म्हणजे खान पिन जस राहणं फिरणं एकदम मस्त परत पावसाळ्यात हम्म म्ह्णून म्हणत होत हम्म बरोबर तू येशील का तिथे काय म्हटलं एक घंटा कारण आता थांबा आता बरोबर ठीक आहे ठीक आहे सांगू लागलो काय आहे काय नाही hello. अह

हो exam ठीक होता. ठीक होतान. कसला पेपर होता? पेपर upsc चा होता.

हाव. अस होय मला वाटल MPSC चा पेपर आहे. mpsc चा पेपर next month मध्ये.

नाही झाले पेपर झाले.

mpsc च्या आणि university पेपर मध्ये का?

म्हनजे university च पेपर म्हनजे आपल्या distributive पेपर असतात जस आपण याला graduation ला लिहितो म्हनजे दहावी बारावी पासुन जस आपन मराठी, हिंदी, geography पेपर लिहीत आलो तसच असत. तेवडच अ तुमच्या याचे deps वाढते आमच्या साठी. तुमच्या अ पेपर लिहिण्याची पध्दत बदलते, जे answer writing जी असते हम्म आपण काही पण लिहायेच म्हनजे काही पण लिहायेच म्हनजे निबंध जा म्हनजे मराठी हिन्दी इंग्लिश मध्ये लिहायेच sorry इंग्लिश नाही हिन्दी मध्ये ह तर काही पण लिहायेच समजा आता university च्या लेवला आल्या नंतर काही पण चालत नाही लिहून सगळे पुस्तक लिहा लागते पण MPSC ला आता तरी म्हनजे ओप objective pattern आहे तुम्हाला त्याच्यान चालत होतं over discriptive करायेच upsc साखरच करायेच काय झाल त्यंचा? हो त्यंचा चाल्ला होत ते तरी आता या वर्षी पासूनच लागू करायेच होत त्यांना दोन हजार तीवीस पासुन तो mains pattern साठी पॅन ते दोन हजार पंचविसला

अह हो फायदा झाला त्याचा but याच्या मध्ये engineering करण्यारे doctor वगेर खरतर

discriptive pattern साठी. अह मला वाटल पण त्यांना नाही लिहाची सवय कमी असतेना exam मध्ये तसी. हा त्याच्या मुळे. एकत science background मध्ये एक तर जास्त लिहित नाही झालं तेवढ लिहाची सवय असते.

कायदा?

syllabus म्हनजे विषय बोलतोय का कासे बोल्थोस? हो विषय विषय काय असतात. कि पेपरा ला ह पेपर मध्ये?

हो पर्यावरण मग ही पूर्व परीक्षा झाली तिथे मग direct भारती होता कि तुमच selection होत निवड होते का तुमची?

अरे बापरे मग किती वेळ लागतो या exam या परीक्षेला पूर्ण व्हायेला?

मग जर पूर्व परीक्षा पास नाही झालो तर काय होत? पूर्व परीक्षा पास नाही झाल

पूर्व परीक्षा पास नाही झालंत पुन्हा पूर्व परीक्षा ची तयारी करायेची. मुख्य परीक्षेत fail झालो तरी परत पूर्व परीक्षेची तयारी करावी लागते. हा म्हनजे मी पूर्व परीक्षा हु पास झालो, मुख्य पास हु झालो पण मी मुलाखातीला नापास झालो तर मॅग? तरी परत पूर्व परीक्षेची तयारी करायेची. अस हाय का? हम्म car च्या exam तस असत कि तुमी paper one qualify झाला तर paper two ला नाही झाल तर, तुम्ही नंतर paper two ची तयारी करायेची पण याला अस नसत याला परत.

तू आता कुटल्या year आहे? मी आता बारावी pass out झालो. अच्छा ok तुझं planning पुढे competitive exam करण्याच? मला वाटते पण मला असं भविष्याच पण अस वाटेकी मी कराव नाही कारण बराच वेळ जाईल. बराच वेळ नाही ते प्रत्येक व्यक्तीवर depend असतात बरास सगळ्यांना वेळ लागतो असा नाही. काहीं दोन वर्षं तीन वर्षं काहीना एक वर्षात होऊ शकते काहीना दोन तीन वर्षात होत काहीना चार पाच वर्षं लागतात. अस होय का. बरेच वर्षं भर लागते त्या process ला खूप मोठा काळ आहे हा. हो ते आहे दुसरे दुसरे planning काये तुझ्याकडे अं पैईसेच कालावधी जरी कमी केला तर मधला जो period आहे, म्हनजे तुम्ही अ पुढच्या परीक्षेची तयारी करण्या साठी साधारण लोन अडिच महीन्या नुसार.

मला हा वेळ असला पाहिजे कारण कि त्याच्या शिवाय कोणत्या परीक्षेची तयारी करू शकत नाही. नाही त कालावधी कमी करू. साधारण उदहरण साठी आपण अस धरू आठावीस मे ला upsc पेपर झाला तुमचा.

अं हो december january परेनत झाली पाहिजे हा म्हनजे final result लागून मुलांना posting बिस्टिंग allot करून हा नाही पण येवड नाही होणार but at least होईल असे काय अडचण आहे तेव्हा तुम्ही पूर्ण परीक्षा दिली आणि त्या नंतर तुम्ही दोन महिन्यात तीन महिन्यातल काळ तुम्हा दिला आणि त्यात जर तुम्ही तीन महिन्याचा मेंच देऊन पुढच्या एक महिन्या भारत जर मेंचा रिझल्ट लावला तर तुम्हाला मुख्य परीक्षेचा result लावला अगर नाही लावला तर लवकरात लवर मुल वयाच्या बंधनातून त्यातून अड्गतील जे पास झाली ती लवकर बाहेर पडतील. जे नापास झाली ते वेगळा मार्ग शोधतील अस वाटत नाही का तुम्हाला. अं हो आधीच बरोबर आहे पण जे याच्या मध्ये पास होतात त्यांना परत त्यांना पुढ problem होतात नकाराची तयारीला जर वेळ मिळालाच नाही आहे. तर ते work पुढच्या मध्ये खूप तयारी करणार कस समजा मुख्य परीक्षा पास झाले आणि नंतर त्यांना interview बोलवल तर त्यांना मध्ये जो दीड ते दोन महीन्याच जो gap असतो हम्म

मग अस दसून आपल्या तरुणाईचं वय घालवत चाल आहोत कि वेळ पाच पाच ॲटम झाल तरी मुल तेच करतात त्यातल productive year of life त्यांचे जात होतेन कार्यक्षमतेचे दिवस जात होते त्यांनी हो तस म्हणू but पण मला अस वाटकी कालावधी कमी करून काही नाही होत कारण कि ज्या झाल्या नंतर एक महिन्या मध्ये result लावल्या नंतर तुम्ही पंधरा दिवसाचा निकाल दिला थोड फार मेहनत होईल काही पंधरा दिवसात प्रत्येकासाठी सामान्य दिवस असतील अस दीड महिन्याची तयारी केली म्हणून त्याला भारी जाणार आहे, पंधरा दिवसाची तयारी केली. ते खराब जाणार आहे सगळ्या साठी सेमच रेषा आखणार आपण मुलाखत आहे. सेवटी तुम्ह्ची personality आहे तुमची काय पंधरा दीड महिन्यात तयार करत नाही. ती तुम्ह्ची एक साधारण जवी जगत आला आहात जे अनुभ घेत आला त्यांना तुम्ह्ची personality दीड महिन्यात तुझी personality change होते का हम्म ते दीड महिन्यात personality नाही change हो शकत पण ते improvement होऊ शकते असे मला वाटते.

नाही drastic change नाही होत पण ज्या वेळेस interview वगेरे साधे improvement होऊ शकते. कि कस बोलायेच कस बसयेच काय.

किवा वर्षं भाराच कालावधी द्या आणि एक दम वेव्स्तीत माणूस बनून च interview ला या